अरे सर्दी ताप ना.

काय माहिती यार ते पाण्यात भिजलो मी त्या दिवशी ज्या दिवशी ते मला बरच वाटना. मग पाण्यात भिजला ना तू त्या दिवशी म्हणूनच तुला सर्दी आणि ताप आला.

पाण्यात भिजला ना म्हणूनच आली तुला सर्दी आणि ताप. हो ना ते लय डेंजर होत कंटिन्यू पाण्यात होतो ना यार मी.

कंटिन्यू पाण्यात होतो ना.

काही नाही बस लावलं होत असच फोन काय चाललंय काही नाही बघायला?

अरे अर्ध्या घंट्याने नंबर लागणार आहे. अर मग लय टाइम आहे तुला तसा. लय म्हणजे लय किती आता तीन वाजले पाहे तीन वाजले ना.

हो बोर झाला असेल तू पुरा. अरे लय झालोय पुरा. चांगलं झाला ना मग कॉल केला ना तुला.

मी आन ते सोनू भाऊ आहे.

काही नाही आता हे नंबर लागल हे इथं कधी येते आपला नंबर काय माहिती. नंबर लय अवघड आहे .

मग? काय नाही बाबा असच लावला होता तुला काय चाललंय काय नाही?

लावला होता असाच काय चाललंय काय नाही गावाला जायचं होत.

गावाला चाललो जरा आपल्या पिंपळगावला.

कोण कोण?

अरे मग मला दहा मिनिट तिकडे येऊ दे ना मग मला.

हा मग मला मला घ्यायला ये तू. आम्ही येतो तिकडून तुमच्याकडूनच जाणार आहे तस.

बर तस करू तुझ्या भावाची गाडी घे पण बरं. आपली कार कार घेतो ना. ती नको रे. अरे गाडी हुन किती आहे ते. मग कोणती घेतोस नवीन घेतलेली घेतो को?

बर मग. माझा पप्पा पण ती घेऊन जातो जाता येताना.

माझा पप्पा पण ती घेऊन जाते .

मी आता म्हणताना म्हणणार आता म्हणताना म्हणणार राहूद्या मला हे आम्हाला जायला.

मग काय म्हणतो. काय नाही तू चल फक्त घरी विचार चाललो म्हणून.

मुक्काम हा दोन दिवस तिकडेच थांबणार आपण.

हा रहायचं त्यांच्या इथं.

एक दिवस तिकडचं थांबायला लागलं दोन तीन दिवस. चालेल सोया कर फक्त.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

मग? जेवाय खावायचं काय नाही मी असल्यावर काय ताण आहे तुला?

ते माग ते हुरडा खाल्लेलं ते हुरडाच खाऊ घातलंय फक्त. आन मग आता हुरडा खायला हुरडा खायची तीच तर मजा आहे येड्या. मग त्याच्यात काय मटण वटण तर काय नुसतं हुरडाच खायला जा घरी असं असत काय ते? अरे येड्या हुरड्यामध्येच तर मजा आहे येड्या. तू जेवण केला असता तर हुरडा काय खाल्ला असता?

हुरडा खाल्ला असता तर जेवण केलं असता का? मग खाल्ला नसता जेवण नसत केलं का मी?

आर तुला आपला कोटा माहित नाही वाटत?

हा तस म्हण सोय कर म्हणलं मग?

चांगली एकदम. काही नाही चालू ये. चालू आहे तेवढं . येतोय ना आता येतोय मधी.

आर तिथं एक ओळखीचं होत आपल्या.

आहे ते एक सर ते बोलले डॉक्टर.

ओळखीचे होते पप्पाच्या आपल्या.

काय कामाला लागलेला तिथं?

चांगलं आहे चांगलं आहे किती पेयमेन्ट आहे?

ते माहित नाही आपल्याला कम्पनी नाही आवडत नाही.

म्हणजे आता हे कंपनी मध्ये पोर कशी जॉइनिंग करते.

तिथं कस त्यांचं फक्त ते फॉर्म वैगरे भारतात घरातल्यांची नाव वैगरे टाकून,

कम्प्युटर वर ,

कम्प्युटर म्हणजे काय म्हणतो तू फक्त? बर चाललं ना. बावीस तेवीस हजार रुपये पडणं तुला पेमेंट.

बरं पाहीना तू कुठे कामाला आता?

बर मग तू कुठे आहे कामाला? अरे आपलं ऑफिस नाही का आपलं.

हा आहे ते.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

पुरत नव्हतं रे ते लय कमी पेमेंट होत ते काम जास्त. अरे भावड्या आता पेमेंट वाढतील कि र. आता वाढले असेन पण त्या टायमाला आपल्याला कमीच होत कि इकडं आपल्याला ते डायरेक्ट लागलंय तिकडं ते पंचवीस म्हणे. हम्म बर आहे मग.

दो दो दो मोठ्या पोस्ट वर गेलो आता.

हा त्याच्यामुळे म्हणलं तुला वीस तीस बावीस तेवीस हजार रुपये देईन ते.

जॉइनिंग करून घे मग वाढत वाढत वाढत पस्तीस होऊन जाती बरोबर. चाळीस हजार . हा माझ्यासोबत पाहतो झालं तर काही.

अरे एकोणवीस तुला बावीस पासून सुरुवात होईल ना रे मग तुझी. पाह ना ओळखीने ओळखीने कायतरी करून.

काय चाललंय? काय नाही तेच तुला करायला लावत होती तिथं.